कॅल्क च्या बेसिक दाता मॅनिप्युलेशन वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत फॉर्म्युला वापरण्यासंबंधी प्राथमिक परिचय
कोलम्न सॉर्ट करणे
दाता फिल्टर बद्दलची प्राथमिक माहिती
येथे आपण उबंटू लिनक्स व्हर्जन 1004 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस 334 वापरणार आहोत
कॅल्कमध्ये वापरल्या जाणा या प्राथमिक सूत्रांच्या माहितीने ट्युटोरियलला सुरूवात करू
सूत्रे फॉर्म्युला म्हणजे समीकरणे
ह्यात संख्या आणि व्हेरिएबल्सचा वापर करतात
येथे सेल्स व्हेरिएबल प्रमाणे वापरतात
त्यात समीकरणास आवश्यक डेटा ठेवला जातो
मूलभूत गणिती क्रियांमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा समावेश होतो
आता आपण प्रथम पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडू
वरील फाईलमधील कॉस्ट या हेडिंग खाली असलेल्या सर्व खर्चांची बेरीज कशी करता येते ते पाहू
मिसेलेनियस या हेडिंगखाली सुम टोटल या नावाने अजून एक हेडिंग बनवा
आता आ8 सेलवर क्लिक करा आणि त्यात सिरियल नंबर ७ लिहा
आता सेल सी8 वर क्लिक करा जिथे आपण सर्व खर्चांची बेरीज मांडणार आहोत
सर्व खर्चांची बेरीज करण्यासाठी टाईप करा
इस इक्वॉल टीओ सुम आणि गोल कंसात ज्या सेल रेंजची आपल्याला बेरीज करायची आहे ती रेंज म्हणजेच
आता एंटर दाबा
तुम्हाला कॉस्ट खाली असलेल्या सर्व खर्चाची बेरीज झालेली दिसेल
आत आपण कॅल्कमध्ये वजाबाकी कशी करायची ते पाहू
जर आपल्याला हाउस रेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिल यांची वजाबाकी करून आलेले उत्तर आ9 मध्ये दाखवायचे असेल तर प्रथम आ9 वर क्लिक करा
या सेलमध्ये टाईप करा इस इक्वॉल टीओ आणि संबंधित सेल रेफरन्स म्हणजे सी3 सी4
आता Enter दाबा
आपल्याला दिसेल की दोन सेल रेफरन्स मधील खर्चांची वजाबाकी होऊन उत्तर आ9 मध्ये आलेले असेल
आपण केलेले बदल उंडो करा
अशाच पध्दतीने आपण भागाकार किंवा गुणाकारही करू शकतो
स्प्रेडशीटमध्ये असलेली अजून एक प्राथमिक क्रिया म्हणजे सरासरी
आता ती कशा पध्दतीने करतात ते पाहू
सुम टोटल सेलच्या खाली एव्हरेज या नावाने नवीन हेडिंग बनवा
येथे आपण सर्व खर्चाची सरासरी काढणार आहोत
आता सी9 सेल वर क्लिक करा
आणि टाईप करा इस इक्वॉल टीओ एव्हरेज आणि कंसात
कीबोर्डवरील एंटर दाबा
या सेलमध्ये तुम्हाला कॉस्ट या कॉलमची सरासरी दिसेल
आपण केलेले बदल पुन्हा उंडो करू या
असेच आपण रॉव मधील सेल्सची सरासरी काढू शकतो
फॉर्म्युला आणि ऑपरेटर्स बद्दल एडवान्स ट्युटोरियल मध्ये शिकू
आता कॅल्क मध्ये दाता सॉर्ट कसा करतात ते पाहू
सॉर्टद्वारे दृश्य सेल्सची क्रमवारी आपण इच्छेनुसार बदलू शकतो
इथे आपल्याला एकापुढे एक असे तीनपर्यंत निकष वापरून दाता सॉर्ट करता येतो
डेटा मधील विशिष्ट आयटीईएम शोधण्यासाठी सॉर्टिंग व फिल्टर उपयोगी होतात
आपल्याला कॉस्ट खालील डेटा चढत्या क्रमाने सॉर्ट करायचा आहे
सॉर्ट करायचे सेल्स सिलेक्ट करण्यासाठी कॉस्ट या सेलवर क्लिक करू
आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ते 2000 लिहिलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करू
सॉर्ट करायचा कॉलम सिलेक्ट होईल
मेनूबार मधील दाता ऑप्शन वर क्लिक करून मग सॉर्ट निवडा
आता करंट सिलेक्शन या ऑप्शन ची निवड करा
तुम्हाला सॉर्ट क्रायटेरिया आणि ऑप्शन्स नावाचे दोन टॅब्स डायलॉग बॉक्समध्ये दिसतील
सॉर्ट क्रायटेरिया टॅबमध्ये सॉर्ट बाय या फिल्डमध्ये कॉस्ट ची निवड करा
कॉस्ट चढत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी त्याच्या शेजारी असलेल्या असेंडिंग ऑप्शन वर क्लिक करा
आता ओक या बटणवर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की कॉलम चढत्या क्रमाने सॉर्ट झालेला आहे
उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी डिसेंडिंग वर क्लिक करा
व नंतर ओक क्लिक करा
आता स्प्रेडशीट मध्ये केलेले बदल उंडो करा
सर्व कॉलम एकदम सिलेक्ट करून ते सॉर्ट केल्यास एकावेळी अनेक कॉलम सॉर्ट होऊ शकतात
समजा सिरियल नंबर आणि कॉस्ट हे कॉलम्स सॉर्ट करायचे आहेत
आता पूर्वी केल्याप्रमाणे हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करून घ्या
आता मेनूबार मधील दाता ऑप्शन वर क्लिक करा आणि मग सॉर्ट वर क्लिक करा
डायलॉग बॉक्समधील सॉर्ट बाय फील्ड मध्ये पहिल्यांदा कॉस्ट निवडा नंतर ठेण बाय फील्ड मध्ये एसएन निवडा
दोन्ही ऑप्शन मध्ये डिसेंडिंग वर क्लिक करा आणि मग ओक बटण दाबा
ही दोन्ही हेडिंग उतरत्या क्रमात सॉर्ट झाली आहेत
केलेले बदल पुन्हा उंडो करू
आता दाता फिल्टर कसा करायचा ते पाहू
स्प्रेडशीट मधील फिल्टर म्हणजे एक किंवा अनेक कसोटींवर खरे ठरणारे दाता आयटीईएमएस स्क्रीन वर दाखवणे
स्प्रेडशीट मध्ये फिल्टर सुरू करण्यासाठी आयटीईएम नावाच्या सेलवर क्लिक करा
आता मेनूबार मधील दाता ऑप्शन वर क्लिक करा आणि मग फिल्टर वर क्लिक करा
pop अप मेनूमध्ये ऑटो फिल्टर ऑप्शन वर क्लिक करा
तुम्हाला हेडिंगवर बाणाचे चिन्ह आलेले दिसेल
आता आयटीईएम नामक सेलवरील डाउन एरो वर क्लिक करा
जर आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटी बिल संबंधित दाता बघायचा असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल ऑप्शन वर क्लिक करा
आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटी बिल संबंधित दाता येथे दिसेल
बाकीचे सर्व ऑप्शन्स फिल्टर झाले आहेत
सर्व दाता बघण्यासाठी आयटीईएम नामक सेलवरील डाउन एरो वर क्लिक करा आणि मग एल वर क्लिक करा
अशा पध्दतीने तुम्हाला पूर्ण दाता बघता येईल
ऑटो फिल्टर शिवाय अजून दोन फिल्टर ऑप्शन्स आहेत स्टँडर्ड फिल्टर आणि एडवान्स्ड फिल्टर
आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात पाहू या
फॉर्म्युला संबंधी प्राथमिक परिचय
कोलम्न सॉर्ट करणे
दाता फिल्टर्स बद्दलची प्राथमिक माहिती
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी mhrdगव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे